वूमन चे सगळे कपडे लागलेत वेगवेगळ्या डीजायनर चे छान प्रकारचे अशे छान ड्रेस लावलेलेत.

योगासन च रूम चालू आहे तेथे वेगवेगळे छोट छोटे छान सगळे प्रकारचे योगासन करत आहेत.